एक टैक्सी मोठा ऑफिस आहे.

एक आजी काय घेऊन जात आहे एक खाली झाडू लावत आहे. एक अशी उभी आहे. तिथे दोन मुली बसलेल्या आहे एक बाबा बसलेला आहे.

दवाखान्याची साफ सफाई करतांना दोन-एक जेन्स हाय एक लेडीज आपल्याला दिसून येत हाय स्वच्छता अभियान करण्यासाठी ते स्वच्छ ठेवत आहे.